चलण्यास मदत करताय आणि बाकीचे जे आपलं काम आहे म्हणजे रुटीन ये त्याच्या वर लागताय.

नाही एक समोर ब्लॅकबोर्ड आहे ब्लॅकबोर्ड वर काहीतरी त्यांनी स्टिकर चिपकवलेले आहे त्याच्यानंतर काहीतरी डायग्रॅम ड्रॉ केलेलीये.

त्याच्यानंतर त्यांचे शिक्षक त्यांना सांगताहेत की तुम्ही अशा प्रकारे करा आणि त्या प्रकारे ते लहान मुलेही शिक्षकांना फॉलो करतात.

त वातावरण एकदम असं मनाला भिडणार असं वातावरण ए ते.